अ वरती निळा आकाश आहे आणि जो लास्ट माणूस आहे त्याने पिंक कलरचा शर्ट घात --

आता इथे एकदम शिस्तीत उभा राहिलेले आहेत.

दोन मुलं उभा राहिलेले एकाने व्हाईट कलरचा शर्ट घातलेला एकाने ब्लॅक कलरचा शर्ट घात --

अ इथे डॉक्टर आलेले दिसतायेत डॉक्टर गोळ्या लिहून देताना दिसताय डॉक्टर एका चेअर वर बसलेत समोर एक टेबल आहे टेबला वरती खूप सारे मेडिसिन आणि औषधे आहे.

बाहेर पण खूप सारे लोक आहेत. कॅण्डल लावताना दिसत आहेत.